हे लग्नाचे ठिकाने आहे स्थळाचे प्रवेश द्वार आहे छान प्रकाश व्यवस्था आणि सजावट केले होते ले लग्न मुले हे एक मोठे भारतीय लग्न आ--

हा एक प्राचीन मंदिर आहे देवळाचे मंदिर आहे देवळाचे मंदिर चे दिवाळ आहे दिवाळा मध्ये खूप सारे चित्र आहे वेगवेगळ प्राचीन चित्र--

हा एक स्टेडियम चा चित्र आहे इथे क्रिकेट खेळत जाते आणि वेगवेगळे खेळ खेळत जाते हा स्टेडियम मधील लोक क्रिकेट पाहत येते आणि खूप मजा--

चित्र आणि पुतळा आहे हा एक महाराजांचा पुतळा आहे पुतळ्याला माळा पण ठेव आहे आणि पूजा पण करते काही लोक हा रोडा मध्ये हा पुतळा --